ही सुंदर अशी डोंगराची रांग आहे ज्याच्यामध्ये छोटे-छोट हिरव गवत आहे.

आणि सुंदर आशे बल्ब त्याची आकर्षकता वाढवत आहेत.

इथे दोन लहान मूल या सगळ्या गोष्टींचा फोटो काढताना दिसत आहे.

आठवणी साठी ही लावलेल आहे. समोर छोटे छोटे वेगवेगळ्या सैनिकांचे स्मारक आहेत. त्याच्या साइडला तिरंगा फल दिसत आहे.

हे एक पांढर्‍या शुभ्र धबधब्याचा दुरून काढण्यात आलेला फोटो आहे.

हा फोटो एखाद्या सुंदर अशा मैदान व हिरव्या गार मैदाना वरती भारतीय जवानांची शान वाढवणाऱ्या लष्करी रणगाड्याचा आहे.

एक नोक आहे जी भारतीय लश्कर यांनी वापरलेली आहे नोके वरती भारतीय झंडा आहे आझु बाजूला लोक आहेत जे फोटो काडत आहे.

हा एक पुण्यातील पार्क आहे ज्याच्या मध्ये ब्लोक्स बसवून रस्ता तयार केलेला आहे.